हा कसे आहात मी बोलते हा बर आहे हा तुम्ही कश्या आहात हो हो बरे आहेत आज आपुण मी तुम्हाला

आज जेवणाविषयी आपण पाच मिनिट बोलूया टाईम आहे तुमच्याकडे

हा हा तुम्हाला काय आवडत जेवणामध्ये?

अच्छा म्हणजे शाकाहारी मांसाहारी अस दोन्हीही नाही तुम्हाला म्हणजे कश्यामधल सांगू मला दोन्ही व्हेज नॉनव्हेज जास्त आवडतय

व्हेरी गुड व्हेरी गुड खालच पाहिजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही नॉनव्हेज मध्ये प्रोटीन्स असतात

माझ्यामते माणसाना सर्व व्हेज नॉनव्हेज हर एक प्रकारच जेवण खाल्ल पाहिजे

अच्छा तुम्हाल बोकडाचे मटन आवडत का? हा म देशी बोकडाची मटन

ठीक आहे तस मला जेवणाची आवड खूप आहे बनवण्याची मी कुकिंगची स्वंयपाक बनवण्याचेच काम करते तसं पण

जस म साऊ द साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन हे ना इटालियन फूड आहे ना ह्या टाईपच जस काय साउथ इंडियनमध्ये इडली, डोसा, सांभार अश्या प्रकारच्या ते लोक जेवण खातात

नॉर्थ इंडियन राजमा, छोले, भटुरे पंजाब साईडचे त्या लोकांना अश्याटाइपच जेवण आवडत आपल्या महाराष्ट्रमध्ये फेमस म्हणजे कोणत जेवण आहे मटन चिकन

अ महाराष्ट्रामध्ये सांगली महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये मटनतर मोठ्याप्रमाणात खाल जातय कारण सांगली मादग्या बोकड़ म्हणून फेमस आहे जरा

आ बोकडाच्या मटन जास्त करून मटन खाल जात इकडे सांगलीत जिल्ह्या मधे आमच्या मुंबईला मुंबईचे वडापाव फेमस आहेत ter अनेक मला वाटत कोल्हापूरलाही पांढरा रस्सा तांबडा रस्सा अस काही तरी

हा ते फेमस हा

खूप छान खूप छान तुम्ही कधी टेस्ट केल त्या साईडच हा केलत मध्ये एकदा गेल होत ट्रीपला त्यावेळी खालेल

हो हो एकदा बनवलं खानमध्ये लई इंटरेस्ट आहे हो

त्यासाठी खाणारे तुमच्या सारखेपण जरुरीयेत

बर बर बर बर आणि वेज नॉनव्हेज हर एक फळे पालेभाज्या फळ कोणती आवडतात तुम्हाला?

फळामध्ये एपल

व्हेरी गुड वव्हेरी गुड एपल खात जावा मतलब सीजन ऋतूप्रमाणे जसे फळ येतात ना जस तुमच्याकडे द्राक्ष उगतात मला वाटय हेना

आंबे केली म्हणजे ऋतू वी वाईस जे फळ येतात फ्रुट येतात ते तुम्ही सर्वे तुम्ही खाले पाहिजे आपण सर्वांनीच इन फअक्त

नाहीतर आजकाल बीटरूट लोक खात नाहीत अवोईड करतात होय ना

मुलानाही आवडत नाही मुलांना पालेभाज्या खान खाल्यला घालण म्हणजे खूप मुश्कील आहे

माणसाच्या जीवनाचा आधार सगळ्यात मोठा हवा पाणी आणि जेवण म्हणतात ना अन्न पाणी आणि निवारा हेच तीन प्रमुख गरजा आहे त्याचातली मधली एक प्रमुख गरज आहे भोजन म्हणजे अन्न

हे ना त्याशिवाय माणूस जगूच नाही शकतणार

हे ना अन्न पाणी निवारा हे ना पहिल्या पासून एकदम आवश्यक गजरा आहे गरजा आहे

त्याशिवाय माणूस जगू नाही शकत हर एक माणूस असो पशु असो पक्षी असो या प्राणी असो

सर्वाना जेवण पोटभरण्यासाठी काही खान जरुरीच आहे

हे ना तुमच्या घरी काही जनावर आहेत का शेतामध्ये राहतात तुम्ही

त्याचं म्हणजे त्यांना चारा असत

आजकाल चाईनीज फूड वगैर मुलांना देण्यामध्ये खूप अ कमी प्रमाणात दिल पाहिजे आजकाल तर मुलांना जास्त प्रमाणात तेच आवडत चाईनीज फूड नूडल्स पास्ता पिझ्झा जे शरीरासाठी खूप हानिकारक आहे

ते सगळ अवोईड करून बराबरमध्ये खायचं असेल तर फळ फ्रूट व्हेज पालेभाज्या हे सगळ जेवनाच मोठ्याप्रमाणातमध्ये वापर केला पाहिजे

हा तुम्हीपण तुमच्या शरीराची काळजी घ्या जास्त खाण हे योग नाही हे ना

थंक यु सो मच तुमच्याशी बोलून खूप खूप चांगले वाटले